मी मस्त तुम्ही कसे आहात?

हा हा आता आवाज येतोय मला आवाज येत नव्हता मला तुमचा

एक्झिट करून लिव कर मिटिंग आणि परंत एकदा जॉईन कर बरं

मी मस्त तुमि कशा आहेत?

आता इंटरनेट वगैरे चालूं आहेंत एक्झाम होईल पुढच्या महिन्यामध्ये आम्ही आहें बरं बाकी अभ्यास कसा चाललाय?

हो सगळं व्यवस्थित निवांत एकदम

इतका वैताग आलाय ना नुसता नुसता बीजी डे झालाय ना

हो हो जाऊना आपण ठरवूया ना वनडे ट्रिप करायची का कसं

मला काहीही

तुम्ही बोला मला आता ट्रीपला जायचं आहे वगैरे हा हा चाललेलं ना घरातले पाठवतील नाग अपूर्वा ?

बर बर तरी एकदा घरच्यांना विचारून ठेवं की ट्रीप निघू शकतें थोडंसं आयडियां देऊन ठेव तुझी परीक्षा कधी असते? माझी तरी आता पुढच्या महिन्यात आहे म्हणून तुम्ही आता हेच दिवस बघा येणार आठवडा वगैरे .

त्यांना सांगा कॉल केलाना की ओटीपी पण येईल तो ओटीपी शेअर करायला .

नाही म्हणलं तुम्ही ठरवा तर आता तुम्ही बोला

चालेलं ना तुझ्या डोक्यांत कांय आहेत का लोकेशन? जिथे आपणं वन डे जाऊ शकतो कॉमन झालेली आहेतं

म्हणजे

म्हणजे तो आपला नाईट आउट पण होऊन जाईल

कॅम्पिंगसाठी पण आहें वाटत तिथे

माहिती

सोडतील नाही सोडतील नाही माहिती ना

घरी विचारुन ठेव त्यांना सांग मी पण असणार आहे तर पाठवतील असं मला वाटतय तरी विचार नाहीतर मग नंबर दे .

तुम्ही कसं तुम्ही सांगा तुमचं ऐकतील.

आणखी दोन तीन ठिकाणं आहेत

हा तर मग मंदिर हे

सिनरी वगैरे छान आहेत तिथे

बरं मंग काय आणणारं आहें डब्याला तुम्ही आपणं काहीतरी बनवून घेऊन जाऊना. हा तसं तर व्हिडीओज पण बघून बनवू शकते मी.

अजून तुम्हाला काय

एखादी रेसिपी वगैरे शेरकरणा .

एक आहे ना म्हणजे ना साऊथची इंडियन टाईप.

अ म्हणजे आता प्रत्येक ठिकाणीना वेगवेगळ्या म्हणजे कर्नाटकमध्ये वेगळ बनवतात.

खिरी खिरीसारख असतं ना खिर हो त्याच्यासारखं म्हणजे कसं तांदळाची खीर असतें

म्हणजे शिकरण आणि

प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे कर्नाटकमध्ये गेलं की वेगळं आहे तामिळनाडूमध्ये गेलं की वेगळ आहे. पण खरंचच काय असते त्याच्यामध्ये की

गरम तर दूध उकळायचं आणि ते अ कमीत कमी वाटून टाकली तरी चालेलं. वाटून टाकले तरी चालेलं पण त्याच्यामुळे

आणि दुधकीनाही पहिला चांगलं उकळाय उकळायला ठेवायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये

आणि आपण तांदळाची खीर कशी करतो साखर

पातळ पण नाही करायची जास्त आणि घट्ट पण नाही करायची

ते एकदम लास्टला त्याच्यानंतर केल टाकायचं अच्छा मग करताना नाही शेवटी टाकायचं हो शेवटी टाकायचं म्हणजे ते थोडस कच्च केळ ते

अच्छा मी ऐकलंय याच्यामध्ये नारळाचं दूध पण वापरतात ना हो म्हणजे तेच वेगवेगळ्या ठिकाणींना फक्तही काय वेगळं असत हा वेगळं वेगळं थोडं बर आहे ते पण

म्हणजे आपले सोयाबीन असतात ना एक छोटे साईजचे मंच्युरिअन करतोग आपण मंच्युरिअन बग

पहिल्यांदा सोयाबीन

सोयाबीन आपण ही करून घ्यायचे उकळून घ्यायचे उकळलेकी मग त्याला दही आणकी मिर्ची पावडर हळद आणि मीठ

परत तस एक वीस मिनिटासाठी पंधरा वीसमिनिटासाठी हा म्हणजे आपण जेव्हा उकळून घेतुना सोयाबीन त्यावेळेस ते थोडा प्रेस करून त्यातलं सगळं पाणी काढायचं नाहीतर मग ती थोडासा

हा मग पहिले पाणी काढून घ्यायचं मग त्याच्यामध्ये दही आणखी मसाले

मिर्ची पावडर असं मिक्स करायचं त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला ना तरी पण छान लागतो.

आपण चायनीजला कट करतोना मंच्युरिअनला बग ड्राय मंच्युरिअनला

तर मग केल्यानंतर आपल्याला पहिले ग्रेव्ही बनवून घ्यायची असते ग्रेव्ही मध्ये शिमला मिर्चचा पण पेस्ट वरच्यावर फ्राय करून घ्यायचं

आणि मग त्याच्यामध्ये आपण व्हिनेगर, चिली सॉस, सोया सॉस आणि

मंच्युरियनका मसाला असेल ना ते ऍड केला ना तरी पण चालतो

आणि त्याच्यानंतर लास्टला सोयाबीन टाकायच आणि थोडं पाच दहा मिनिटं साठी स्टीम द्यायची ओह अच्छा असं आहे का

सोयाचीली नाही आवडत तर सोयाचिली किंवा पनीरचिलीं पण करू शकतो पनीर चीली म्हणजे ना करायची

अच्छा म्हणजे हे चांगलं राहील.

फ्राईड राईस म्हणजे घरीचं करु शकतो आपणं .

मी म्हणजे काय करते आपला अ आता मी माझ्या घरी आपला सादा जर जो भात रहातोना रात्रीचा त्यांचा ही चांगला बनतो

जर असंच करायचा असलाना तर एक भात शिजवायचा पण किंवा कुकरला लावतो. तो भात घ्यायचा कढईमध्ये सगळं तेल आणि त्याच्या मध्ये थोडी पेस्टपण घालायची का ह्याची ती गार्लीकची पेस्ट असते ना ती वाली पेस्ट

चांगला स्वाद येतो त्याच्यामध्ये आणि कांदा अ कांदा टमाटा तुम्हाला जे तुम्हचे आवडीचे भाज्या त्यात त्याच्यामध्ये घालायच्या असतील ते आणि कांदा टमाटा हे घालते त्याच्यामध्ये मोहरी जिरा आणि हे झालंना की त्याच्यामध्ये मसाले टाकायचे जे हळद आहें मीठ आहें थोडंसं आणि फ्राईड राईसचा मसाला जो भेटतोना तो टाकायचा त्याच्यामध्ये.

मॅगी मसाला हो हो हो ते आणि त्याच्यामध्ये भात टाकायचा

हा तो टाकायचा आणि मग चांगला परतून घ्यायचा हा म्हणजे हेच्यामध्ये स्टिंग अ राईस पण टाकूं शकतो त्याचा पण चांगला बनतो तो झालं मग आणि जर तुम्हाला हवं असेल त्याच्यावरती जर लिंबू पिळल ना तो पण मस्त लागतो

तरीपण चालेल

व्हिनेगर टाकलना लिंबू किंवा व्हिनेगर तरी पण चालेल

त्याच्यामध्ये फ्राईड राईसचा मसाला मग ते टाकून द्यायचा मध्ये खूप छान लागतो

बघूया अजून मी पण काय काय सी रेसिपी पाठवते तुम्हाला सांगते की आपण काय काय करू शकतो तुमि बाकीच्यांना पण विचारा

आणी अ अजून काई म्हणत होते हा कुठे जायचं ठरलं म्हणले तुम्ही?

मला विनिता म्हणत होती की घरी येऊन आपण थोडा नाही का एक दिवशी बनवला होता मला वाटतंय शाही तुकडा बनवावा हो ना

शाही तुकडा म्हणजे आपलं अ रबडी सारखं बनवायचं, दूध नाही का दूधमध्ये मसाला अ आणि आपला केसर, मसाला, ड्रायफ्रुट्स वगैरे असं टाकून, साखर वगैरे टाकून त्याचा एकदम पाहिजे ते का बासुंदी सारखं

आणि बटर वर त्या फ्राय करू घेयायच्या आणि अ थोडं असं क्रिस्पी फ्राय असेल ना तस ठेवायचं आणि त्या अ रबडी बनलेली असेल ना त्या मध्ये अपन ते ब्रेड चे तुकडे टाकायचे

आणि गार्निशिंग साठी मग काजू, बदाम, पिस्ता वगैरे असं वरती आपण टाकूं शकतो. अच्छा मॅम ब्रेड वर ठेवला माजी आज्जी कीनाही ब्रेड पेटीस खूब छान करते म्हणजे करते ना की काई सांगू तुम्हाला खूप आवडेल ते मी आणील ती नक्की आणील मी ते आणि तू पण मला आधी रेसिपी सांग बरं त्याची आता रेसिपी सांगायला म्हणल्यावर आज्जी काय टाकते आज्जीची सिक्रेट रेसीपी असं तर त्याच्यामध्ये काही तरी ती मला पण नाही सांगितलं तरी मी तिला विचारते आणि तुम्हाला नीट सांगते

बघितलं की मध्ये ते जसं तुम्ही बोललेत की ह्यांचे ब्रेडचेर जे कॉर्नरचे जे तुकडे जे आहेतनां कॉर्नर ते कट करते ती कधी कधी कट पण करते कधी कधी नाहीपण करत. बट कट नाही केलना पेटिसेमध्ये ते अजून क्रिस्पी बनतातं.

का भाजी बटाट्याची भाजी हो हो हो नाही त्याच्यावरून पण टाकलंतर चांगलं लागतं रेसेपी आहे हा एवढासा पनिरपण असतं त्याच्यामध्ये सांगितलं तस बनवायला बटेटाच पण करतें पनीरच पण करते

हो मी तुम्हाला नक्की सांगेन भेटल्यावर तिला मी सांगणार आहे की तू मला सांग रेसेपी

आणखी काय काय डीश बनवता अपूर्वा. मी अजून बनवतच रहातें अशी काय काय वेगवेगळे जसं की मी अ ओरिओ शेक बनवला होता एकदा घरी

हा म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं

म्हणजे एक तर पहिले अ दूध आणायचं आणि दुधाला घट्ट करायचं असतं त्यासाठी आपल्याला पहिले मिक्सरमध्ये अ दूध टाकायचं आणि साधं जे दूध आहे ना तेच मिक्सर मध्ये फिरवायचं. म्हणजे त्याचा टेक्श्चर कसा घट्ट होतो.

बर्फ वगैरे काय टाकायचं की नाही नुसतं दूध मिक्सरमध्ये फिरवायचं . हा फक्त ते दूध आहे ना गार दूध

चवीनुसार साखर टाकायची आणि वनेला आईस्क्रीम आहेना ती टाकायची म्हणजे अजून टेक्श्चर भेटतो म्हणजे ते अजून थिक होत ते शेक

हा म ते झालं त्याच्यानंतर ते दूध काढायचं थोडंसं दूध मिक्सर आणि ओरिओच बिस्कीट आहेत ना ते घ्यायचं आणि मग ते ग्राईंग करायचं